तू समजू शकते ना आता वय झालं त्यामुळे मग काम करावं लागतं त्यांना खूप करे सगळं सगळं ते पाहता. आह तुझा भाऊ पण बाहेर ये म्हणे शिकायला मग तू पण आम्ही पण बाहेर म्हणजे दोघे Mummy आणि आई आणि वडिलांचे घरी फक्त. त्यांना संपूर्ण सांभाळायचं असतं तर मग काम खूप असतात जनावर आहे घरी दोन बैल आहे. छान छान पाहिजेत बर का घरासमोर जर का मी ऐकले गावाकडचे म्हणे बैल, गाय, बकरी हे सगळं घरासमोर असले की घरामध्ये लक्ष्मी राहते. हा लक्ष्मी नांदते लक्ष्मी म्हणजे In the sense काय असंत माहिती का, की कस दूध असतं, घरच शेण असतं तर मग खाऊन पिऊन एकदम मज्जा

हो हो तुझा आवाज येतोय चालते तुम्हाला मला जरा जायचे माझे एका मैत्रिणीचा फोन आला की ऐक ना एक शेवटचा एक नक्की मला तुम्ही

okay ठीक पेशवाचा मुकाम मध्यप्रातात सुरेच्या पुढे कठोर येथे पडला होता तसेच चबईच्या निघून आग्रा मथुरा मार्गे दिल्लीकडे पिचकरावे कि नको या विचारात सारे पडले होते असेच निघावे विखुरलेल्या फौजा एकत्र करून दिल्लीच्यावर पुन्हा हल्ला करावा असे नानासाहेबांची तमन्ना होती तथापि मल्हारराव होळकर विचूळकर आणि नारोशंकर खासाकडे यायला निघाली होती दोन तीन दिवसात पोहचतील अशा वार्ता मिळाल्या होत्या कठोर रुतून पडल्यामागे हे हि एक महत्वाचे कारण होते नानासाहेब गोगँळीतच होते सोबतीला गोपिकाबाई ए पी एस राधाबाई

श्रीमंतांची मन कशातच लागत नव्हती लिंबू शोकाने व पुत्र शोकाने सारेशरीर पोखरून काढले होते चिंता शोक अवदासीनताच्या छायेखाली क्षण आणि क्षण कटणं जिवावर येत होत जागेपणी झोपेत जेव्हा तेव्हा भाऊ भाऊ असं जप चाललेला आधिच क्षयाची वधी त्यात शोक त्यामुळे श्रीमंतांची शरीर कमालीची फूस दिसू लागले होते मजबूत भकम

श्रीमंताच्या बिछईतच्या शेजारी गोपिकाबाई बसून होत्या धनाची ती शोकाकूल अवस्था बघून आणि पुत्र शोकाचे आहात सोसून त्याही रोड दिसूलागल्या होत्या पायाची तळवे चोळून चोळून त्या काळजीने श्रीमंताकडे बघू लागल्या होत्या खोकल्याची जोर सुबे अली कि श्रीमंतांचे काळीज गोळा व्हयचे जोर दार ठसके द्यायचे डोळ्यात पाणी पजऱ्यायचे उरलेसरले उठलेले श्रीमंत पुन्हा डोळे मिटून शांत पडायचे भाऊ भाऊ म्हणत आकांत करायचे

पेशव्यांना जागेवरच उठवून बसवण्यात आले मागे तपकी दिलेले श्रीमंत बालमुद्रा करून बसले एकाएकी नेत्रात असू उभे राहिली ते हुंदके देत रडू लागले म्हणाले

भाऊ आणि जनतेजी जिवंत असल्याची सांगतात खरे किती आणि खोटे किती हे श्री गजानना तुलाच ठावे श्रीमंत अति शोक बरा नव्हे भाऊ आणि जाणतेजी कदाचित जिवंत असतील त्या नावाने उत्तरेला फिरतात हे असे ऐकतो विट्टल विश्राम श्री व्यकंटेशाने येव्हढे भाग्य कुठे दिले ते खरे जिते असते तर महाराष्ट्र देशी हत्ती वरून साखर वाटली असती कोणी कोणी पत्रे हाडताळे म्हणून उगाच अशा लटकत राहते नाही तर ते खरे नव्हे या डोळ्यांनीच काशिराज आणि अनुग्रहीची पत्रे वाचली आहे सार काही माती आड झाले आहे आम्ही हि त्याच वाटेची प्रवासी भरल्या घरात असे वाईट वंगाळ बोलू नये गोपिका बाई घाबरत म्हणाल्या श्रीमंतांनी विट्टल विश्राम कडे दृष्टीक्षेप टाकला ते म्हणाले विट्टलपंत दक्षिणदेशातील निघताना नबाबानी आम्हाला शब्द दिला होता तुम्ही पुढे चला आम्ही पाटोपात येतो तेव्हा दौलत शिखरावर होती आता पानिपत झाली आता कसला निघतो तो आपल्या सोबतीला काय विट्टलपंत होय श्रीमंत सारे सुखाचे सोबती गच्चं आभाळ सारखे श्रीमंताचे मन भरून आले हुंदके देत देत म्हणाले दसऱ्याला आम्ही वड्याबाहेर पडलो मुख्य लष्कर काळाच्या तोंडी पडले होतो माझ्या पोरांना काळ खुणावत होता तेव्हा आम्हला कोण अवदसा आठवली वाटेने गंमती करत निघालो बळवंतराव गोविंदपंत भाऊ विश्वासराव

आणि पटावर किती वाट बहीतली असेल पोरांनी आम्ही नामर्द पापी व्यसनी ते ईशवरी सिध्द योगी महावीर भाऊ लेक माझा अल्पायुष्य होता सूर्य मंडळ भेदोन गेला

श्रीमंतांना भडभडून आले अरे आम्ही सर्वानी बळकट लष्कर काळाच्या तोंडी दिले बडे बडे सरदार पोरांना पानिपतच्या एकटे टाकून पळून आले नुसत्या आवळीने दिली सोडून पळाले पोर एकाकी राहिली वनवाशी राहिली गोपिका बाईना उमाळून आले श्रीमंतांच्या कपाळावरून हात फिरवत म्हणाले शोक आवरावा दौलतीच्या भनेने अतिक्षेप करू नये जीवाला जपावे आपण सलामत तर दौलत सलामत दौलत कोणाची दौलत कसली दौलत श्रीमंत हसून म्हणाले चिरंजीव भाऊ असून दौलत करणे नाही भाऊ नाही राम नाही भाऊ असून कसली दौलत श्रीमंतांना ज्ञानी अली त्यांनी हातानी सर्वाना बाहेर जाण्याची इशारत केलीं फक्त मल्हार बाई येईल तर तातडीने घडवा त्यांनी सर्वाना निरोप दिला डोळे मिटले गोपिकाबाईनी हृदय पाफरली श्रीमंतांच्या ढासळत्या स्थितीने त्यांना हि झोप कसले हि ती माहित नव्हती बाजूला बसल्या जागी त्याही पेंगू लागल्या श्रीमंतीच्या बिछायती शेजारी बसलेले विट्टलबिश्राम यमाजी शिवदेव भिरेश्व्र दीक्षित बाहेर च्या ढेर्यात येऊन बसले भिरेश्व्र म्हणाले श्रीमंतांचा भयंकर शोक बघून मन घालवते पानिपतच्या वाढत्या महाराष्ट्र देशी दुःखाचा कल्होळ उडाला आहे मराठा मातीतली तरुण पीडी पानिपतावर गारच झाली प्रत्येक उंबरटा ला नुकतेच मिसरूड फुटू लागलेला पूर जमिनीवरून माघार आला नाही म्हणून वृद्ध माता पितानी घर खाली वर घेतले आहे शिव्या शाप देत तरुण मुलींनी चुडे फोडले घराघरा मधून पांढऱ्या फट कपाळाच्या विधवा दिसू लागल्या आहेत जणू उभ्या राष्ट्राला वैभाग्य आले कोणत्या पोटीच बंधुत्व प्रेम म्हणायचे यमाजी शिवदेव बोलले पानिपती विश्वासरावासारखा पोटचा पोर गमावला त्याची फारसी याद श्रीमंतांना नाही पण भाऊ साहेबाचा अखंड जप सुरु आहे अहो बाजीराव साहेबानंतर ह्या लेखी अप्पांना तरी कुठे करमले जसे बाजीराव अप्पा तसेच नाना भाऊ मुरेश्व्रबिरले म्हणून त्यांना थोडा थोडा बुद्धि भ्रम झालेसारखे वाटते कधी अति शोकाने स्वतः कोठे तरी हरवून जातातय ओळखिचे इसमास हि लवकर औळखत नाही तर कधी तरुणाच्या अवसनावर गिलच्या वर तुटून पडू अशी इर्षेची भाषा करतात माधव सारख्या राणाना खलिता झाडून एकत्र येऊन जम करण्याचा चग बाधू असे म्हणतात

होळकर आणि विचूळकरांना दडपदार सामोरे गेले दोन्ही सरदार खासे दोरत आले पेशवे खिसगी कडून असून मुंद्रा दिन आहे हे कळल्यावर सरदार डेऱ्यात असनिस्त झाले हल्ह्ल सुरु झाले सपदी कडे झोपलेले दोन्ही मराठा सरदार स्वरादी व उग्र भासत होते अलीकडच्या स्वारी शेजारीच ताप मुद्रेवर स्पष्ट जाणवत होता इकडच्या तिकडच्या गोष्टी निघाल्या मग रावून मुरुडेश्वर दीक्षित बोलले भाऊ साहेब आणि विश्वास राव सारख्याना फाश्याना पानिपतवर निम्या टाकून आपले सारखे सरदार बाहेर पडले अशी चर्चा ऐकू दीक्षितांच्या उदाराने मल्हारची मुंद्रा कपट झाली मात्र विचूळकराच्या मुद्रेवर अपराधी पणाचा भाव जाणवला ते कातडं सुरत बोलले मुरेश्वर अशा गोष्टी ऐकल्या कि शरम वाटते इतके दिवस पानिपतवर नेट लावून बसलो एन वक्ताला निघून आलो तिथल्याच एकाला धोका लागला जीवाला टोपनी लागते तसा दोष आमचा नव्हता अनेक धूंदी पोळॊ लागल्या आम्हाला वाटले खाशा विषयी सारे पळत आहे म्हणून आम्ही निघालो पण उर्वरित आयुष्य असे कोणते झेंडे फडकविनार आम्ही सात व्रणावर पडले आहे हे भगवंताने पानिपतावर पावन केले असते तर त्याचे हजारदा उपकार मानले असते मल्हार रावच्या मुद्रे वर भयंकर संताप दिसत होता दात ओठ खाऊन म्हणाले धीरेश्व्र आम्ही निघून आलो असे म्हणण्या इव्हजी सरळ सरळ आम्ही पळून आलो असी सांगून बिन साफ का करत नाही आम्ही तर काय करणार तुम्ही पडला पेशवाचे आपटे या जागी दुसरा कोणी तर असला असता तर त्याची जीभच तळ्यातून हासडली असती दीक्षितांनी मान खाली घातली स्वतः ला सावरत मल्हार राव म्हणाले ठीक आहे तुमच्या सारखी अनेकाच्या मनात आमच्या बद्दल आदेश असेल तुम्हा सर्वना माझे सांगू इतकेच माझे हाड कोर जाती स्वभाव भिन्न आहे भाजती भाडी अंगावर ओतून घेणारा मी नव्हे पदार्थ थंड होई पर्यंत माझी काळ काढायची माझी तयारी आहे माझी नीती वास्तवावर आधारलेली सावधगिरीची नीती आहे राजकारण खेळता खेळात मिशा सन्मुख थकली सात सत्तर उन्हाळे पावसाळे बघितले तदे ह्यांनी पण कोणतीही गोष्ट तुटेल इतकी तांणणार मी नाही स्वप्नात गुंगणारा पुरुष मी न्हवे रक्ताची सारखी काळाला मिठी मारून हौतात्म पत्करण्याची माझी लालसा असणार नाही आप भला तो सब भला हीच वास्तवांवर आधारलेली माझी नीती आहे त्यासाठी माघार घ्यावी लागली तर बेशक माघार घेईल वेग दाखल बघून जितक्या वेगाने माघारा फिरलो तितक्याच वेगाने पून्हा झडप घेईन ह्यात मला काहीच गैर वाटत नाही बॅग स्वतः टिकावे आणि राज्य टिकवावे हेच माझे स्वभाव सूत्र या उपर मला तुम्ही कोणत्याही दोष द्या तासाभरात श्रीमंतांना जाग आली होळकर आल्याची खबर मिळाली त्यांनी होळकर बिनचूकरांना तातडीने बोलावले श्रीमंतीच्या अंतःकरणातील जखम ओली होती तिला थोडासा धक्का लागली कि रक्त तर तरुण वाहहीके नानासाहेबांना राहावे ना

मल्हार बाळा विट्टलराव तुम्ही दोघेही आलात एकटेच आलात माझा भाऊ कोठे आहे कुठल्या दुरदेशी रानावनात लेकराला सोडून आलात दोघे सदार श्रीमंतांच्या श्रेय शेजारी आले श्रीमंतांची ती खणलेली मूर्ती बघून दोघांच्याही काळजात धस झाले हेच काय ते नानासाहेब पेशवे कोण बसा म्हणायची होळकराचे हृदय दुरावले त्यांनी पेशवाचा हात हातात धरला पेशवाना दोघांना हि मिठी मारली ते वळून विचारू लागले मल्हार बाळ विट्टलपंत सांगाना माझा भाऊ कुठे आहे कसा आहे माझ्या भाऊला परत दया नाहीतर मी वेडा होईन

दवलनात आहे सुखरूप आहे कसल्या सुखरूप आणि कसले काय हताश पणे श्रीमत म्हणाले आता फाटल्या आभाळाखाली लेकीने कोणाचा आसरा शोधायचा कोणाच्या भरोशावर उरला जन्म काठायचा अभागी लेक नानासाहेबांना शोक आवरता आवरण सुबेदार होळकर त्याची समजूत घालू लागले झाल्यास गोष्टीस इलाज नाही अशा शब्दास समजावू लागले नाना साहेबानी विचारले मल्हार काका आम्ही धाडलेल्या दहा लाखाचा अवलं भाऊंच्या हाती लागला होता का कसला वस्त्र मिंट येवडी रक्कम ऐन वेळेला लागती तर जिक्याला तेव्हाच यमसज्ञाला धाडला असता

माधव राव आणि नारायण राव हे पेशवाचे दोन्ही चिरंजीव गायप होऊन गोपिका बाईच्या जवळ जाऊन बसले होते कान देऊन संभाषण ऐकत होते श्रीमत पेशवे म्हणाले अता जास्त विचार पूस करून आम्ही आमचे दुःख वाढवीत नाही पण तरीही सुभेदार भाऊंचे विश्वासरावाचे नेमके काय झाले हे कळूद्या किती हि दुःखी खबर असली तरी आम्हला ते श्रवण केलीच पाहिजे

ते स्वतः जोरदार तिरंगबाजी करीत होते त्यांनी मर्दूगीची शर्यत केली इतक्यात जबुर्ग्याचा गोळा आला आणि रावणाचा कपाळ मोक्ष झाला सारे संपले गोपिकाबाई जोर जोराने हुंदके देऊ लागल्या सर्वांच्या अंगावर शहारे आले दुःख वेगाने श्रीमंताची मुद्रा जाकावून गेली त्याच्या कडे बघून गोपिकाबाईनी शोक आवरला तोंडात पदराचा गोळा घालून त्यानी हुंदके आवरले नारायणराव बाहेरून बघू लागले थोड अंतकर्णाने श्रीमंतांना विचारले सुभेदार भाऊंची काय वार्ता दुर्देवाने भाऊंने आमचे ऐकले नाही मोगलीरीतीने झुजांत उतरू नका म्हणून आम्ही सांगत होतो पण त्यांना गर्दमानीच निमित्त केले ते इब्राहिमच्या चालिमी चालले नाही तर विजय आपलाच होता युद्धात भाऊसाहेब हि झुजांत झूज देत होते

भाऊंनी थोडासा अहंकार सोडलाअसता आमची मानले असते तर कदाचित हे असे दिवस दिसले नसते पण सुभेदार भाऊंना पानिपतावर ठेऊन तुम्ही निघून कसे आलात पेशव्यानी शंका व्यक्त केली

काय नाही आलो घरी पसरलोय. बरं. झाला चहापाणी हो चहापाणी झाला. बरं, आज काय होतं आज, court मध्ये काय होतं? काय नाही court मध्येच अं शेवटचे एक आठ एक दिवस म्हणजे परत सुट्ट्या लागतात ना अच्छा, कधीपासून सुट्ट्या आहेत? एक तारीख पासनं मग जून सहापर्यंत सुट्ट्या

ते मध्ये चालू असतं, पण काय ninety percent पन्नास टक्के लोक सुट्टी घेऊन जाता, मग ते काम काय होतं नाहीत असे

काय नाही बाबा निवांत काय चाललंय आपलं तेच संध्याकाळचं संध्याकाळी येतांना तेच न येतांना गाड्या इतकी गर्दी ते horn घरी येईपर्यंत एकदम तेच दोन तीन ठिकाणी एकदम pack असतं आमच्या इथं

हा इथे सुद्धा इतका आवाज असतो मला असं वाटलं की आमच्या इथे शेजारी marriage garden आहे, काल मी कोणाशी phone वरती बोलत होते मला असं वाटलं तिकडून येतोय. आवाज आमच्या इथल्या marriage garden चा आहे, पण तो road वरचा आवाज होता इतका जोरात DJ होता की त्याला काही limit च नाही म्हणजे हां त्याला काही limit च नाही तो असा थांबत पण नव्हता आवाज

हा मी नंतर सगळ्या खिडक्या वगैरे बंद केल्या आणि काय होतं माहितीय का एक थोड्या वेळानंतर की त्या खिडक्या पण अश्या वरती उच उचलायला लागतात इतका आवाज

हो आवाज आणि माहितीये त्याला पहीले चाळीस DB ची काही अं permission असते ना आवाजासाठी

पन्नास decibel ची असते शांत place वरती त्याच्यानंतर residential zone ला अं पंचावन्न टक्के पंचावन्न decibel ची असते, त्याच्यानंतर commercial

अच्छा असं असतं होय इतका आवाज इतका म्हणजे त्याला काही असं हेच नाही आणि माहितीये ते अं आवा आवाज तो आणि road वरनं येतं होता, road तसं पाहिलं तर आपला दोनशे meter चा दोनशे नाही दोनशे ते चारशे meter

sounds तर मग ते decibel च्या कायम पुढेचं असतं त्यांचं limit limit cross चं होऊन जातं त्यांचं hello hello ते decibel चे त्यांचे rules regulations सगळे पांगतात काही राहत नाही त्यांचे rules regulations विचित्र असतात ते DJ तरी बरं तुम्ही

खूप व अं भयंकर हे असतं तिथले ते वातावरण आम्ही जिथं राहतो ना तिथं आपल्या शेजारी ते air force चं training center आहे ते सकाळी सहा वाजताच चालू होतात विमानांची practice आणि ते जे असतात ना auto आणि ते remote वरती चालणारे तर ते पण इतके continue चालू असतात की त्यांच्या आवाजानेच आम्ही झोपेतनं उठतो आणि इतकं irritating आहे, सगळ्या आमच्या area तल्या लोकांनी मिळून नगरसेवकांकडे तक्रार केली तेथून महापौराकडे तक्रार केली महापौरनी air force वाल्यांकडे तक्रार केली, पण कोणी काही दखल घेतली नाही, उलट त्यांनी आणखी जोरात आवाज चालू केला त्याचा खूप जास्त त्याच ते हे असतं ते artificial अं विमानं असतात remote वरती चालतात silencer वगैरे काही नसतं कदाचित त्यांना so विचित्र आहे ते एकदम त्यामुळे इथं आमच्या area मध्ये तेवढं खूप जास्त ध्वनी प्रदूषण होऊन जातो.

hello येतोय का आवाज नाही मी तसा विचार केला की आता आजच्या अं ह्याच्यामध्ये लोकसंख्या वाढली जशी जशी तसं तसं ते वाढतं गेलं. industrial zone च्या जवळ जवळ लोकं राहायला गेले, तर त्या industrial zone मध्ये पण खूप जास्त आवाज असतो, या आपल्या इथल्या विमानांचं तर विचारूचं नको त्याच्या त्या artificial हे असतात ना without अं pilot चालतात युद्धाचे तर आपल्या शेजारीचं air force चं center आहे, इतका भयंकर आवाज घुमतो सकाळी खूप खूप तक्रारी केल्या महापौरकडे तक्रार केली.

पण त्याचं काही होऊ शकतं नाही ना मग आता air force ला काही म्हणजे म्हणू शकतं नाही ना आपण घेणं गरजेचं आहे त्याचं जो आवाज आहे तो खूप भयंकर आहे.

त्याचा म्हणजे तो अं silencer असेल तर त्याचा निदान silencer ने त्याचा आवाज कमी तरी होईल, तो एकदम जवळनं चालतात ते आणि खूप जास्त आवाज असतो. अच्छा खूप जास्त आवाज असतो. असतो एकदम भयंकर ते हेच असतं नं remote वरचे विमानं अच्छा अच्छा अच्छा अच्छा आणि ते काय माहिती त्याचा इतका खतरनाक घाणेरडा आवाज असतो.

सकाळी त्याच्यामुळे लोकं लोकं इथली जागी होतात आणि प्रत्येकाचं असं म्हणजे त्या गोष्टीमुळेचं irritate झालेले असतात सगळे

अं की मग झोप मोडली. मी बोलत आहे तुमच्याशी आणि जर त्या विमानाची practice आता चालू झाली तर ते विमान जाताना मला मग मला थांबनचं must आहे. अच्छा म्हणजे बोलता सुद्धा येत नाही.

बापरे म्हणजे इतकं कठीण काम आहे ते, हो मग आमचं शेजारचं पण तसंच आहे ना, ते काय आहे marriage garden आहे तिथं म्हणजे अं hall आहे, आपला marriage hall लग्नाचा hall तर इथे साडे दहाची permission आहे पण इथे काय आहे माहिती ये का ह्या लोकांना त्यांची निघते बारात आणि म हे बारा साडे बारा पर्यन्त येतात आता आपण अकरा वाजले आपण consider करतो, की अकरा वाजेपर्यंत ठीक आहे काही हरकत नाहीये कधीकधी एक एकदिवस तर एक वाजता चालू होतो, इतके phone आणि पोलिसांची गाडी येऊ देई नात रे ते आतमध्ये इतके त्यांनी block केलं. मग बापरे इथली लोकं लोकं गेली आणि ते सगळं बंद करवलं आणि त्या DJ वाल्याचं नाव, photo, video सगळं काढलं आणि दुसऱ्या दिवशी paper ला दिलं, नंतर phone म्हणजे एक प्रत्येक घरात आणि इतके आवाज म्हणजे आमच्यातर खिडक्या माहिती पकडून ठेवल्या होत्या मी उघड्या करून, ज्यांच्या बंद खिडक्या होत्या ना त्यांच्या काचा तडकल्या त्यामुळं ते असाचं problem होतो ते आठ आठ नऊ नऊ दहा दहा base लावतात. ते मग त्याच्या चार पट आवाज ते वाढवून देतात.

marriage hall hall वाल्याचचं ते हे करून.

नाही मग त्या hall वाल्यांचं नाही, मग दुसऱ्या दिवशी ते police station ला जाऊन ती complaint लिहिली तिथे ही अशी तक्रार केली आम्हाला इथं आमच्या इथे तुमच्या तिथं खर तर marriage garden आहे. आमच्याकडे विमान आहे आणि येताना ही रोज स संध्याकाळी येताना सहाच्यानंतर इकडे येताना या road नी court पासनं घरापर्यंत यायचं म्हंटलं, की ते traffic ते hall आणि त्यांचं तो अं त्यांचा तो आवाज त्यानंतर काय नवीन पिढीला काय काय माहिती नाही काय आलंय, त्यांच तेच आहे त्यांना असं ते वेगळेच horn आवडतात किंवा मोठे truck वाले सुद्धा जाताना म्हणजे एकदम कर्णकर्कश horn वाजवतं चालतात so त्याचा इतका त्रास होतो असं वाटतं घरी आल्यानंतर पहिले अर्धा तास आहे ना डोकं शांत करून झोपवं. हो म्हणजे actually सगळ्यांचं तसंच होतंय माहितीये की असं नको म्हणजे मी सांगते काल आम्ही रात्री ice cream खायला गेलो आणि असच genuine natural ice cream खायचं म्हणून ठिके म्हंटलं जाऊया. गेलो आणि इतकी traffic म्हणजे रात्री सुद्धा लोकं इतकी च्यां च्यां प्यां प्यां आणि इतके आवाज माझं तेव्हा पासनं डोकं दुखायला लागलं म्हणजे मी मागे बसली होती आणि तिथे डोळे झाकूनचं म्हणजे बसली मी इतका च्यां च्यां प्यां प्यां आवाज मग नंतर यांना मी म्हंटलं काचा बंद करा, छान हवा चालू होती म्हंटलं पहिले काचा खुल्या ठेवा नंतर म्हंटलं AC चालू करा, राहूद्या म्हंटलं ते सगळं च्यां च्यां प्यां प्यां नको तो आवाज नाही नको नकोसा होतो.

हो आणि मग लोकांना असं पण एक लक्षात येतं नाही इथे तर असं होतं ना की माहितीये ज्यांचा जितका मोठा DJ त्याचं तितकं मोठी लग्न असं होतं ते लोकांच्या प्रतिष्ठेचा विषय झालाय तो DJ ते लग्न, ते वाजवणं आणि जे जेवढी मोठी बारात तेवढं सगळं मग प्रतिष्ठेचा विषय झालाय आणि ते काय आता यात काय प्रतिष्ठा तू मला सांग म्हणजे लोकांना त्रास देऊन रात्री बारा वाजता अकरा वाजता तुम्ही ते वाजवणार

horn ला सुद्धा बंधन आहे किती वाजवावा, कसा वाजवावा, कुठे वाजवावा आपल्या देशात असं काहीच नाही, आपल्या देशात आवाज म्हणजे म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याशी जोडलं जातं आवाजाला बरोबर आहे ना या सगळ्या गोष्टींवरती rules regulations आहेत पण ते follow होतचं नाही. नाही आता follow कसे होणार ना आता मी माझ्या घरात उभं राहून बोलेल मी माझ्या घरात DJ लावेल तुम्हाला काय त्रास आहे. असे लोकं म्हणतात ना आता खाली एक होते आमचे ती काय करायची DJ लावायची आणि dance करायची, मग आता रोज संध्याकाळचं पाच वाजल्यापासनं ते काय zumba वैगरे काय नवीन dance प्रकार करायची.

रोज संध्याकाळी तो आवाज इतका आवाज की त्याचा काही मापचं नाही, एकदा झालं, दोनदा झालं.

ती म्हणे असा आवाज येतो म्हणजे इतका येतो आवाज तुला काय वाटतं म्हंटलं

बाहेर काय होतं माहितीये का बाहेर असतो ना आवाज कमी येतो पण घरातचं तुम्ही जोरात लावलं द बंद दरवाजात मग जिथे जिथे जागा असते तिथून तिथून तो आवाज बाहेर जात असतो. बरोबर ना तर होतोच ना disturbance होतोच ना

pollution हे ते आपलं आपलं आपल्याला आपलं privacy पाहिजे ना घरातली